अवं बाईसाहेब, काय सांगू तुम्हाला माझी बहिण जी हाय ना, ती बाळंतीण झाली बघा. अरे वा! अग, बाळंतीण झाली तर मग तसं सांगायचस होतस ना ग! अवं तीन चार दिवसापूर्वी पोरगं झाल बघा तिला अरे वा वा वा, पोरगं झालं काय सांगू बाई आता तुम्हाला, पोटामध्येच गेलं बघा.

काय सांगू बाई तुम्हाला बाईसाहेब, आम्ही सर्व काही केलं बघा. तिच्या नवऱ्यानं असलेलं घरामध्ये अडकं नडकं सगळं मोडीत घातलं. आम्ही सुईणीकडेपण गेलो. पण काही एक पत्ता नाही लागला बघा. काय झाल काय नाही. पोरीला कळालच नाही, कळा कधी आल्या कधी गेल्या अगं पण सुईणीकडे कशाला जायचं? हॉस्पिटलमध्ये जायचं ना. घेऊन तिला. अवं गावाकडे हास्पिटल असतयं का बघा, माझ्या बी तर चार चार डिलिव्ह्यऱ्या सुईणीनंचं केल्या की अगं पण तुझा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. आता इतकं सारं हॉस्पिटल्स झालेले आहेत, तरी तुम्ही त्या आपल्या अडाणी गोष्टीचं पाहातायत. अगं तुला माहित नाही का, आपल्या मोदी सरकारनी, भारत सरकारनी आयुष्यमान भारत योजना दिलीय तुमच्यासारख्या लोकांसाठी. हे काय आहे वं?

अव, हे काय नवीन आता? मला तर हे माहितच नव्हत. पहिल्यांदाच ऐकतेय मी हे

तर मग आता ते मार्गदर्शन घ्यायचं कसं? आता प्रत्येकाकडे मला एक सांग चांगला भारीचा मोबाइल फोन आहे की नाही? तुझ्याकडं बी ह्याय की नाही,

हा, ते घेऊन तू कसे मस्त मस्त फोटो काढतं आसती, आता त्या फोनचाच वापर करायचा बघ, त्या फोनमध्ये एक टेलि कन्स्टंटेशन नावाची आयडीया आलेली आहे बघ

टेलिकन्स्ल्टेशनमध्ये दीर गावचे व्यक्ती जे आहेत, त्या शहरातल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरशी संपर्क साधू शकतात आणि आपल्या आजाराबद्दल त्यांना सांगू शकतात, आणि त्यांचा मार्गदर्शन ते घेऊ शकतात. तर त्यमुळे सगळ्या भारतामधल्या डॉक्टरला टेलिकंस्टंटेशन करणं आणि एखाद्या आजारी व्यक्तिला मार्गदर्शन करणं हे आयुष्यमान भारती योजनेच्या अंतर्गत कंम्लसरी झालेलं आहे बघ. म्हणजे गावकडं. एकीकडं माणूस बसतयं आणि तो शहरातला कुठलातरी डॉक्टर चेक करणार होय ? आता गो बया..किती पैक वाचल, किती टाइमपण वाचलं बाबा आता ग बया! हो अगदी खरं आहे, आता मला एक सांग कोविड झाला होता, तुला पण झाला होता ना ग हो ना व बया तर ते कोविडमध्ये प्रत्येकानी आपल्या स्वतःच्या मोबाइल फोनमध्ये आरोग्यसेतू आणि कोविन नावाचं ऍप डाऊनलोड केलं होत का नाही? मी पण तुला दिलं होत ना करुन, हो ना वं, काहीतरी केलं होत तुम्ही , आठवतय मला हा तर मग ते, आता ते आरोग्यसेतू ऍप, जस ते तू ऍडव्हरटाइज पाहिली की नाही, तो जो आपला, प्लेअर होता, तो प्लेअर काय म्हणायचा मला संरक्षण करण्यासाठी कोण आहे, तर ते आरोग्यसेतू तर ते ऍप त्याच्यासमोर यायचं आठवते का तुला ती मालि.. ऍ़़डव्हर्टाइज पाहिलेली

तर मग आता त्या आरोग्य सेतूमधून काय कळत होत, आपण आपली सगळी माहिती त्याचामध्ये टाकत होतो, बर ते जाउदे तुला सोप्या भाषेत सांगते मी, तु आजारी पडल्यावर काय करती बर? मी कि नाही बाईसाहेब काय सांगू तुम्हाला, मी पहिले बघतेघरेलू उपचार बघून, होतायत का माझ्याच्यान

मग ते नाहीच झाल तर मग जाव लागतय त्या मेडीकलवाल्याकडं. त्ये बघतय काहीतरी, त्याला सांगाव लागतय मग माझ पोट दुखतय, माझ डोग दुखतय, मग त्ये त्याच्या डबड्यामधून काढतयं त्या गोळ्या औषधाच देतय लिहून आणि घेतयं पैक माझ्याकडून. दोन चार दिवसामध्ये आराम करते आणि नंतर मग नीट होतेय बघा. अगं म्हणजे तू डॉक्टरकडे जात नाही. पैसा वाचवण्यासाठी तू डॉक्टरकडे जात नाही हे अगदी चुकीचं हाय पाह्य. तुझ्यासारख्या पेशंटला कधीपण आधी सगळ्याच पेशंटला कधी पण आधी डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे. आणि मला एक सांग बर, डॉक्टरचं शिक्षण आणि मेडीकलवाल्याचे शिक्षण सारखं आहे का ? नाही ग बाई, त्याच्याकडे तर काहीतरी डिगऱ्या फागऱ्या असतात.

आता ग बया, आयुष्याची कुंडली म्हणता

आता ती लस घेताना तुला रांगेत थांबावं लागलं का,

मग ही काय आहे , ही सगळी तयारी आहे, आपल्याला आपल्या देशामध्ये किती पेशंन्ट आहेत, त्यांना किती डॉक्टर पाहिजेत, त्यांना किती औषधं पाहिजेत, तर आता ह्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गंत काय होईल, पेशंट, डॉक्टर हेल्थ फॅसिलिटी आता हेल्थ फॅसिलीटी म्हणजे काय, हॉस्पिटल, आधी पाय ऍम्ब्युलन्स म्हणजे काय होत

मी की नाही बाई माझ्या छकुलीला घेऊन येते बघा.

आता त्या रामडेसिव्हीर औषधाची किंमत होती अडीच हजार रुपये पण ते सर्व सामान्यांना परवडलं नाही. नव्वंद नव्वंद हजारामुळे नव्वंद नव्वंद हजार रुपयामध्ये ते ब्लॅकनी औषधं विकल्या गेल बघ, तर असं हे सगळं सर्वसामान्यांना परवडनार नाही अव बाईसाहेब मला की नाही एक प्रश्न पडलाय बोल ना ग काय झालं अवं स्वस्तातलं औषध चांगल असतयं का मगं?

हे सगळं काही गव्हरमेंट हास्पिटलमध्ये चालतय ना?